आणि एक बुद्धाची स्टील ची फोटो मूर्ति दिसते आणि पाठी माघे दोन फोटो --

हे फोटो एका रेल्वे स्टेशन चे आहे.